हि सुविधा सामान्य नागरिकांना उपलब्ध करू दिली जाते जिथे जिथे प्राशन स्थळे मंदिरे रेल्वे स्थानक आणि अशीच अशी बरीच ठिकाणे --

प्रत्येक व्यक्तीला जशा आपल्या कुटुंबासाठी घर घेण्याचं स्वप्न असत ते स्वप्न आपल्यला समोर दिसत आहे समोर दिसणारे बांधकाम एका इमारतीचे आहे.

फळ विक्रेता फळ व्यापाऱ्याकडून फळे घेतात आणि तीच फळे ग्राहकांना त्यांच्या गरजे नुसार विकतात.

जिलेबी भारतीय उपहाराचा भाग आहे जो विविध कार्यक्रमामध्ये जेवणाचा पदार्थ असतो.

व्यायामशाळा एक अत्याधुनिक व्यायामशाळा दिसत आहे त्यामध्ये विविध प्रकारची व्यायामाची उपकरणे आहेत.

चर्च हे ख्रिश्चन धर्मातिल देवस्थानाचा प्रतीक आहे.